तर इथे तुम्ही जस नवीन गाडी वेगैरे पर्चेस करायची असेल तर होंडाच्याच गाड्या इथे मिळतात जस इथे रिपेरिंग सेंटर पण आहे.

आणि होंडाच्या गाड्या तुम्हाला तर माहीतच आहेत चांगल्या असतात तर तुम्ही आवश्य तिथे जाऊन भेट द्या तुम्हाला चांगल्या पद्धतीने तिथे--

तर इथे तुम्ही जाऊन अ एकदा बघा अवश्य बघा आणि चांगल्या रितीन तुम्हाला म्हंजे रिझनेबल रेट मध्ये वगैरे मिळतात.

हे एक कॉलेज आहे हे सो लीला किशोर मामेडवार इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट च्या नावाने हे कॉलेज आहे.

शिव मंदिर आहे तर हे तेलंखडी रोडला आहे तर इथे खूप छान सुंदर इथ मंदिर वगैरे सजवलेल आहे.

आंबाझरी तलावय हे आंबाझरी रोड वर अ रोड लाच हा लागूनय मोठ्ठा तलावय त्यात एक नाव पण दिसून राहिलीये.

न्हावेत वगैरे बसून पूर्ण छान मज्जा घेतात आणि तुम्ही पण तिथे जाऊन एकदा भेट द्या.

बाजूलाच लागलेलेत पर्यटक तिथे येऊन छान एंजॉय करतात तर हे जसं बरडी सीता बरडीला तुम्ही आले तर एकदा जाऊन तिथे अवश्य भेट--

कॉलेज मध्ये शिकवल जातंय तर इथ खूप दूर दुरून लोकं ॲडमिशन करतात आणि शिक्षणाला येतात त्याच्याच बाजूला त्यांचं वसतिगृह पण आहे.

हे एक मेडिकल कॉलेज हे मेडिकल चौकात एक मोठ हॉस्पिटल हे आपल्या महाराष्ट्रातून आं फर्स्ट नंबरला आहे.

इथे पूर्ण बाहेर गावाचे वगैरे जे रोगी वगैरे आहेत पेशंट आहेत इथे येतात.

तर हे मेडिकल चौकात मोठ शो हॉस्पिटल आहे.

एंजॉयमेंट करतात गोव्याला तुम्ही जाल तर एकदा अवश्य ह्या समुद्राला पण भेट द्या.

परिसर खूप सुंदर वाटतोय इथ पर्यटक येऊन थोड शांत वातावरणात येऊन बसतात सकाळी इथे लोकं येतात पोहतात वगैरे पाण्यात.

अ फेशियल ब्लीच ते वगैरे करण्याकरता येतात एक मोठ शोरूम आहे प इथे--

आणि फाइल वगैरे ठेवल्या लंच टाइम असल्यामुळे सगळे लंच ला गेलेत कर्मचारी इथे कोणी दिसून नाही राहिले.

ज्युडो ज्याना आवड आहे त्या सर्व इथे शिकवले जातात ते उत्तम रित्या मूल शिकवून राहिले आहेत.

तिथे अ अं पूर्ण प्रकारचे वगैरे ठेवलेले आहेत व्यायाम करायला.

सेलिब्रेशन हॉल आहे तर इथे वरात आलेलीये नवरदेवाला ला कार मध्ये पूर्ण वराती आहेत.

महावीर टेम्पल आहे हे महावीर टेम्पल तुम्हाला गणेश नगर येथे गणेशनगर येथे मेन रोड च्या बाजूलाच आहे.

हिरवे झाड वगैरे खूप छान लागलेले आहेत.

समीर जेंट्स पार्लर आहे त एक तिथे म बसलेलाय अ मुलगा त्याला ब केस कापायचेएत आणि समीर त्याची कटिंग करून राहिलाय.

तर डॉग दिसून राहिलाय हे रोड नी फिरणारे लोम डॉग वगैरे थोडे भीतीच असते कार वाले ना काई तो दिसला नाही.

स्वास्थ चांगला राहातोय आणि जसं पोट वगैरे जास्त योगा केल्याने तेथून व्यवस्थित होतय तर एकदा जाऊन भेट द्या.

च्या नावाने तर जस बगा कार चे काही प्रॉब्लेम असतात तुम्ही इथे कार नेऊन वॉशिंग या काही रिपेरींग वगैरे करू शकता रिझनेबल रेट मध्ये इथे रिपेरींग वगैरे केल्या जातेय.

आणि इथे प्रीतम इथे उभा आहे आणि दोन तीन खेळचे शॉपय पूर्ण जेंट्स जेसीबी ते करायच पूर्ण --

ठेवलेल मोठ एक शॉप आहे. तर तिथे पूर्ण प्रकारच फेशियल स्पा ब्लीच ईत सर्व प केले जातात तर हे--

ही वेळेत लोक तर येणारच आहेत हे खूप छान फूलांनी वगैरे सजवलेले आहेत तर आपण ऑर्डर देऊन इथे हे असे करू शक--

आणि हा आता तिथे आपला फोटो काढून राहिला आहे.